अच्छा हा तिथे पण ते doctor असतातच आहे ना हम्म हम्म हम्म ते करत असतील

emergency ला आहेत तू तुझा course जो होता तो किती वर्षांचा होता साडेपाच वर्ष हा हा हा साडेपाच वर्ष करायला लागतात तुम्हाला एवढे एक नाहि दीड दीड दीड वर्ष आणि एक वर्षाचं आपलं हे internship हं but जिथं पर्यंत मी diploma किंवा BE चे course बघते ते अं तीन वर्षाचा diploma असतो आणि BE चार वर्षांची असते लगभग आणि pharmacy वगैरे पण कमी time ची आहे ना दोन वर्ष तीन वर्ष असं हे तुमचे course फार मोठे मोठे आहेत म, साडेपाच वर्ष म्हणजे फार time चालले जातो त्याच्यामध्ये

तेवढं tough पण असेल ना पण म्हणजे करायला hard जात असेल

हा कठीण आहे कठीण आहे फार हम्म कारण मी तिथं बघितलं ना जेव्हा मी अं म्हणजे असं medical college वगैरे आहेत ना आमच्या side ला पण बघते ना तिथे जेव्हा ते doctors वगैरे असतात तिथे student पण असतात ते practice करत असतात वगैरे ते फिरतात apron वगैरे किंवा stath वगैरे घालून patients ला बघतात तसं तुला पण करायला लागायचं का अं एवढं नाही मला जसं जमेल तसं मी करायची अच्छ. नाही पण मग तुम्हाला compulsory असतं ना वाटतं patient वगैरे check करणं हे ते

हम्म हम्म हम्म म्हणजे तुमची तर practice चांगली तिथंच होऊन जात असेल बऱ्यापैकी patient ला भेटणं वैगेरे किती सारे लोकांना भेटता तुम्ही दररोज हम्म हम्म नवीन नवीन सगळे कसा experience होता तुझा medical college चा

हम्म हम्म हम्म आमच्या आम्ही तर समजूत घालून माझं तर college life बाकी आहे but मला नाही वाटतं की medical college मध्ये असं enjoy वगैरे होऊ शकतो

हम्म कारण मी ज्या प्रकारे बघितले ना सगळे ते बिचारे एवढे serious होते ते सगळे students एकदम serious होते हम्म म्हणजे एवढं असं free नाही वाटले कारण की त्यांचे त्यांचे ते patient सोबत बोलणं teachers सोबत बोलणं हे सगळं काही सुरु होतं त्यांचं

हम्म चांगलं वाटलं पण म्हणजे असं अं तिथे गेले होते ना मी सगळे वगैरे बोलले वगैर. छान वाटलं होतं college ला जाऊन मला college पण फार मोठं होतं ते कोणत्या college ला visit दिली

कोणत्या college ला visit दिली मी नाशिकच्या college ला गेले होते तिथं ते अं सप्तशृंगी college आहे ना

हां तर तिथं गेली होती तर म्हणजे ते काय आहे ना अं माझी sister आहे अं तिला पण admission घ्यायचं होतं तर मग आम्ही college फिरतोय सध्या तिच्यासाठी तर मग आम्ही तिथं जाऊन बघितलं होतं की काय कसं आहे मग मी तिथंच तपास केला होता पंचकर्माचा पण

हा कारण कसं ना प्रत्येक ठिकाणी

हा hello रोशनी रोशनी cut झाला Hi निशा Hello

नाही ना चहा नाही आणखी. गेला नाही तू घायला अजून? ब्रेक नाही झाला का तुमचा? काय घेतलास नाही आज? जायचंय ना आता थोड्या वेळाने घ्यायला बाहेर.

साडेसहा चहा चा टाईम थोडी असतो याच टाईमात केव्हा पण. अरे Acidity होईल ना, एवढ्या late हम्म चाय, चाय लवर बी असतात ना त्याच्यासाठी काही नाही आम्ही भर उन्हाळ्यात सुद्ध चहा पितो. तर त्याच्यात काय झाले एवढं अजून कुठे पावसाळा चालू झाला आहे अरे पण असं म्हणतात ना कि उन्हाळ्यामध्ये नाही पिले पाहिजे असं तसं

ते उन्हाळामध्ये चाहान की नाही लोक कोणते असतात ज्यांना उष्णतेचा त्रास होतो.

हम्म उसाचा रस मला तर आवडते बाबा, मला कोणत्या Season मध्ये द्या केव्हा द्या उन्हात द्या कधी पण चहा पिणार म्हणजे पिणार. चहा नि Stress कमी होतं माहिती आहे का? खालच्या खाली येईल ती

मी मी जास्त अद्रक चे चहा पिते. मस्त अद्रक टाकून अद्रक टाकून जागी

न बनवता येण्यासारखं काय आहे बरका चहामध्ये सांग बरं Process पहिल्यापासून सांग.

हा मला नाही माहित सांग तू. मी बनवलेली नाही पिलेली फक्त.

काय कामाचे तुम्ही होस्टेलवर राहून की तुम्हाला चहा सुद्धा बनवायचा माहिती नाही. बनवायची गरजच काय, बाहेर जायचं परत वेगवेगळ्या टाईपचे चहा मला हे बघ विचार कर, अह दररोज पाच रुपयाची चाय आणि दहा रुपयाची कॉपी ठीक आहे, दररोज जर दोन Time चहा बाहेर घेतला तर महिनाभराचे किती झाले विचार कर बरं का?

सहाशे साडेसहाशे रुपये तुझे दर महिन्यात चालले बरोबर आहे? चहा साठी हा. एवढ्या याच्यात तुझं सामान येऊन पैसे उरतात ना रूमवर बनव मग कॅटल मध्ये अं Logic तर खर आहे तुझ त्यासाठी तुला Process विचारते सांग बरं कशी बनवते चहा? हे बघ, मी माझ्या पद्धतीने सांगते बरं का? ज्याची त्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. आह मला जर का एक कप बनवायचे असेल ना, अर्धा Cup पाणी टाकते, नाही एक कप नाही, आपल्याला चहा बघ किती जणांसाठी बनवायचं? दहा जणांसाठी बनवायचं सांग प्रोसेस जरा जास्तच नाही झालं का दहा जण? एका Room मध्ये दोन-तीन जण राहतात By the way

काही गरज नाही बर ठीक हे. किती बनवणार सांग? एक Cup नाही दोन-तीन साठी तरी. बर ठीक आहे चार धर आ. हम्म जर का चार जणांसाठी बनवायचे असेल तर दोन कप पाणी टाकायचे पहिले.

थोडीशी तुझ्या चवीनुसार तुला जर अद्रक जास्त लागत असेल जास्त टाक.

थोडी जास्त लागते त मी माझ्या

आह मला थोडीशी जास्त लागते अद्रक. चहा मध्ये ना अद्रक हम्म ची Taste आली पाहिजे. अच्छा वेगळी नशा येते का? हा मग मी अद्रक किसून टाकते, त्याच्यामध्ये गवठी चहा आणि चहा पत्ती टाकते ठीक आहे. चार Cup बनवायचे आहे ना तीन चमचे चहा Powder ठीक हे? मग त्याला एक दोन उकळी येऊ द्यायची चार कप बनवायची म्हटल्यावर अडीच Cup दूध टाकायचं अछा जे पहिले उकळून घ्यायचं पाणी हम्म आणि ते? हा अद्रकचे सगळं जे चव वगैरे असे सगळे पाण्यामध्ये उतरते. हम्म

ओके हम्म हम्म त्याच्यानंतर अडीच Cup दूध टाकायचं. तीन-चार उकळी येऊ द्यायची नंतर गाळून घ्यायची झाली चहा. आणि साखर कधी टाकायची? चहा पिन झाल्या नंतर.

विना साखरेचा चहा नाही आवडत आम्हाला.

नाही पाणी उकळताना त्यावेळेला साखर टाकायची असते पण मी विसरून गेली. असं नको करत जाऊ चहा पिणार नाही कोण. काही नाही होत एका दिवशी बिना साखरेची चहा पिली तर चांगले राहते Health साठी ते पण आहे? तू तो चहा पिली आहे का बघ?

बिना पाणी म्हणजे पाणी बिलकुल नाही नुसतं दूध. नुसतं दूध चा नाही हो आतापर्यंतच नाही पिला. मी मी पिलेला आहे घरी.

मग काय फरक असतो चहामध्ये जिथ आपण ज्या दुकानात आपण

नाही त्या दुकानात आपण जातो बघ दररोज चहा प्यायला, त्या दुकानातल्या चहा आणि या चहामध्ये काय फरक असतो?

जमीन आसमान असतो? कारण त्यामध्ये नुसतं पाणी असतं साखर नसते व्यवस्थित. मला चहा जास्त गोड असला तरी काय हरकत नाही मला आवडतं. नाही मी मला एका Cup ला एकच चमचा चहा घेते नाही Sorry साखर

एवढ पण नाही, पण इकडचा चहा नाही आवडत मला. त्यात साखर थोडी पाहिजे अस मला वाटत. तुला जास्त साखर लागती, मला कमी साखर लागती. मला आवडत गोड असलं तरी काही Problem नाही. नाही मला साखर कमी लागते. म्हणून माझ्या घरचे माझ्या हातचा चहा नाही पीत. कोणी म्हणते चांगलं नाही चहा पिणं? त्याच्यावर काय वाटतं तुला?

हम्म

ज्याला प्यायचे तोत पिणारच आहे. हा तेच ना, नाही तरी म्हणतात ना Health साठी चांगलं नाही अस तसं.

मला तर लहानपणापासून सवय आहे.

सांग बर का तुला जर कोणी सोडायला सांगितलं तर सोडशील?

तुला जर कोणी मध्येच म्हटलं की नाही पिऊ नको. नाही मी नाही सोडणार, त्याच्याशिवाय जमत नाही आपल्याला. चहा प्यायचं म्हणजे प्यायचं. तेच म्हणते ना ज्याची त्याची Choice आहे. ज्याला प्यायचं तो पिणार त्यांनी काय फरक पडते. बाकी तुला हे नवीन चहा वेगवेगळ्या Type चे चहाआलेले आवडते का तुला? वेगवेगळ्या प्रकारची चहा नाही नाही नाही हम्म कुल्हड़ची चहा अमृत कुल्हड़ची चहा लई भारी लागते बरं का पिली आहे का कधी?

मी पण पिली आहे म्हणून म्हटलं तुला आवडती का ति चहा चांगली लागते ठीक हे कधी मधी प्यायला काही Issue नाही. छान आहे ति चहा तसं काही नाही कुल्हड़ मध्ये चहा कमी येते रे पण टेस्ट पण तशी आहे ना आहे मना, पन चहा कमी येते त्याच्यामध्ये त्यामुळे Satisfaction नाही होत मन नाही भरत त्यांनी. नाही अजून घ्या वाटते का Extra?

कधी घेणार आहे मग आजची चहा तुझी? काय म्हंटली? अरे एक कप चहा घ्यायला कधी जाणार आहे म्हटलं तुम्ही? जाऊ न आता सात वाजता.

बर्याच वेळा त सवय पण लागली होती मला, की रात्री जेवण झाल्यानंतर पण चहा घ्याचो आम्ही. जेवण झाल्यानंतर भारी वाटतं बरं का पण चहा घ्यायला खूप भारी वाटतं, Study वगैरे करायचं असलं तर.

झोप येत नाही मस्त एकदम व्यवस्थित हम्म

आणि अह हे वय जरा अह नाजूक असतं असं सगळीकडनंच आपल्याला ऐकायला मिळत असतं. आणि ह्याला, कारण ही तशीच आहेत. तेरा ते अठरा, हा वयोगट असा वयोगट आहे ज्याच्यामध्ये मुलं, अं म्हणजे अह म्हणावी तशी मोठीही झालेली नसतात. आणि म्हणावी तितकी लहानही नसतात. त्यामुळेच त्याला teenage, teenager असं म्हणतो आपण. ठीक आहे?

स्वतःच्या शरीरामध्ये वेग-वेगळे बदल अह होत असतात. नैसर्गिक अह निसर्गाने जे काही बदल अह अं मुला-मुलींच्या शरीरामध्ये घडून अह घडून येतात ते. अह घडून येत असतात. आणि ते बदल सुद्धा त्यांच्यासाठी नवीन असतात. तर अशी दुहेरी

स्वतःच्या अह age ची मुलं किंवा स्वतःचे मित्र-मैत्रिणी हे ह्यांचा त्यांच्यावर जास्त प्रभाव असतो. अह आई-वडील ह्याचा ह्याच्यापेक्षा सुद्धा मित्र-मैत्रीण जे काही सांगतील, हे ऐकण्याकडे किंवा त्याच्यावर जास्त विश्वास ठेवण्याकडे मुलांचा जास्त कल असतो. कारण हे वयचं असं असतं की, ज्याच्यामध्ये योग्य काय, अयोग्य काय अह हे अह कळत नसतं. त्यामुळेच अह त्यामुळेच मी म्हणते की ह्या वयामध्ये मुलांना एक मी मार्गदर्शक मिळणं गरजेचं असतं. आणि मार्गदर्शक अह मार्गदर्शक कोणाला आपण म्हणतो ज्याच्याकडे, अह एक अह योग्य काय अयोग्य काय हे समजण्याची क्षमता असते. आणि अं आपण काय केलं पाहिजे. आणि काय केलं नाही पाहिजे आपल्या आयुष्यासाठी. हा बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. ह्या माणसाला आपण मार्गदर्शक म्हणतो. असं नाही की म्हणजे पालकच फक्त मार्गदर्शक होऊ शकतो. हा विचार असणारी कुठलीही व्यक्ती मुलाची मार्गदर्शक होऊ शकते. पण मग, आपणच का नाही? पालकच का नाही? हा पण विचार आपण केला पाहिजे. त्यामुळेच मुलांना मित्र-मैत्रिणी समजून आपण ह्या वयामध्ये मुलांना, समजून घेतलं पाहिजे. पालकत्व किंवा अं हुकूमशाही हा प्रकार कमी करून आपण मुलाचे मित्र-मैत्रिणी आहोत. ह्या दृष्टीने मुलांना समजून घेतलं पाहिजे. आता मुलांना म्हटलं तर ह्या वयामध्ये मुलांच्या अं मुलांचा आवाज घोगरा. शारीरिक बदल बदलांचा विचार केला की किशोरवयीन टप्प्यामध्ये तर अं मुलामध्ये अं मुलाचा आवाज घोगरा व्हायला सुरवात होते. मुलांना दाढी-मिश्या यायला सुरवात होतात. अह त्याच्यानंतर अह आपल्या private parts वर केस यायला सुरवात होतात. हे मुलांचा बाबतीत बदल घडून येत असतात. ठीक आहे? तर मुलींच्या बाबतीत, मुलींना सगळ्यात मुलींच्या आयुष्यामधले की किंवा शारीरिक बदलामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे मुलींना मासिक पाळी यायला सुरवात होते. अश्या वेळी अह अश्या वेळी अह मुलींना खूप नाजूक पद्धतीने समजून घेणं गरजेचं असतं. त्यांची मानसिक स्थिती समजून घेणं गरजेचं असतं. त्यांचा शरीरामध्ये जे काय hormones बदल होतात. त्याच्यामुळे अह त्याच्यामुळे एकतर त्यांची मानसिकरीत्या सुद्धा चीड-चीड होते. त्यांचे mood swings होत असतात. चीड-चीड होत असते. राग येत असतो. कधी-कधी खूप छान वाटतं. कधी-कधी खूप उदास वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी अह शरीरातल्या hormones बदलामुळे मुलींमध्ये होत असतात. त्याचचमध्ये अह प्रत्येक अं प्रत्येक महिन्याला,